म्हंटल तिचं ते दोन वर्ष घरीच होती ना

हो gap certificate काढावं लागेल काय कागदपत्र लागतील कारण तिला gum साठीच घ्यायचं आहे तुझं कोणतं सुरु ये माझी degree चालूये bscnursing म्हणून bscnursing हो आणि मग तिला gum साठी घ्यायचं असेल तर मग काय करावं लागेल gnm ला direct बारावीच्या base वर भेटत बारावी ऐंशी वर ऐंशी सत्तर टक्के असले ना हा direct college लाजायचं आणि admission करून घेयचा असं directly college मध्ये जाऊन भेटत का admission

marksheet एक मिनटं हां मी लिहूनच घेते म्हणजे कसं लक्षात राहील माझ्या ते

एक मिंट हां हां काय म्हंटला तू दहावी बारावीची marksheet

बारावीची tc

अं caste आणि caste valiidity म्हणजे कसं ते caste certificate च ना फक्त जातीचे प्रमाण जातीचे प्रमाणपत्र आणि त्याची validity अं validity म्हणजेच validity साठी काय कराव लागत ते बारावीत असताना college तर्फे निघत college तर्फे कडवा लागत का validity

म्हणजे त्यांना काय म्हणजे काय एखादा अर्ज वगैरे करावा लागतो का

शंभर रुपयाचा का हान शंभर रुपयाचा bond करावा लागेल आणि तो college जमा करायचा मंग college वाले पंधरा वीस दिवसात आपल्या validity तयार करून देतात अच्छा आणि त्या नतंर काय करावा लागेल अं हे झल्या नंतर validity झल्या नतंर validity आल्यावर मंग जायचा आपल्या जे college ला admission घेयचा त्या college ला जायच आणि paper लागणार सोबत आणि जेव्हा admission घेयचा आहे paper लागतील

रहिवासी आणि उत्पन्न ते कस महाजन ते नगरसेवक कडून घ्यावा लागत कि ते अं सेतू मधला असत ते घ्यावा लागत

सेतूच का

अच्छा आणि आणखी म्हणजे हे बघ हां हे बघ aadhaar card झालं रहिवासी उत्पन्न झालं आणखी तू ते दहावी बारावी ची mark sheet झाली

त्या नतंर परत अं tc झाली बरोबर

हां tc आणखी काय जातीचं उत्पन्न अरे हां जातीचा प्रमाणपत्र आणि ते पडताळणी ना जात पडताळणी अच्छा आणि ह्याच्या व्यतरिरिक्त काही लागत का photo वगैरे हां photo आणि सोबाबत parents असले तर parents पण लागतात आई वडील लागतात सोबत

पण तिला तिकडे गाव कडे admission घेयचा होता रे मंग तिकडे म्हणजे कसा होईल मग ते हां ठीके कुठे हि घेयचा असेल तर काही problem नाही फक्त ते document कागदपत्र आहे ते पूर्ण लागलं original कागद पत्र लागतील सगळे ते जमा करतात college वाले म्हणजे tc वगैरे सगळं ठेवून घेतील का ते

अच्छा आणि मग त्याच्या नतंर परत देतात का हो course झल्या नतंर देऊन टाकतात अच्छा पण हे दहावी बारावीचा तर काही देणार नाही ना ते नाही सगळं आपला तिकडे submit जमा करणा पडते आपल्याला जेवढे document सांगितलेलं कागदपत्र सगळे जमा अच्छा आणि फक्त मग ते आपली बारावीची tc च्या ऐवजी ते nursing च देतील ना

हां बरोबर diploma आहे तो हां पण ते gum पेक्षा ना bsc nursing करायला gnm पेक्षा का हां ते gum ला येवडा स्कॉप नाही आहे पेमेंट पण एवढे भेटत नाही नतंर जॉब पण करता असला हॉस्पिटल ला तर ते bsc मध्ये काय असत bsc म्हणजे नेमक काय असता ते हे कुठल्या लेवलच असत bsc मग

याचा हे डिग्री आहे हां

अच्छा म्हणजे डॉक्टर म्हणूनच हे नेमले जातील का

याचा याचा हां मग bsc नर्सिंग हा कोर्से किती वर्ष चा असतो हा सडे चार वर्ष चा असतो

मग ह्याच्यात नाही शिकवत का gum मध्ये ह्यांना शिकवतात पण बेस बेस शिकवतात हम्म जे bsc नर्सिंग वाले

हां कारण कि आता सरकारने पण जुनिअर डॉक्टर घोषित केलाय त्याच्या मुळ थोडं

हां त्याच्या प्रभावच पडतो हां हां असनाहीका घरी बसून राहायच काम आहे एकदा शिकणं झाला कि जॉब पण भेटतच बरोबर बरोबर आणि मग हे तू कधी घेतलेल होत मग आता तुझे किती वर्ष कंप्लिट होतायत आता माझ चवथ वर्ष चालू आहे

चवथा वर्ष माझा लास्ट फायनल इयर याचा महाजन आता हे शेवट असेल ना तुझं हो हे वर्ष झाला का मग सहा महिने इंटर्नशिप असती

सहा महिने अच्छा हां तुझा आवाज अटकतोय ना ठीके ठीके हां सहा महिण्याची इंटरशिप असते अजून काय विचारायच आहे हॅलो

काय करतेस कुठे आहेस तू सध्या अगं मी गावाकडे आलेली आहे.

हो

मी इकडं संभाजीनगरला आहे बघ हो का. तुला करमतं का संभाजीनगरला. अरे सध्या उन्हाळ्यामध्ये तर थोड होतय. तिकड गावाकड कसं वातावरण आहे सध्या अरे उन्हाळ्यामध्ये गावाकडे खूप छान वातावरण असतं म्हणजे ऊन ते खूप असतं. पण पाणी ते असतं. त्यामुळे जास्त काही जाणवत नाही उन्हाळा. आणि सगळीकडे हिरव असतं. गावाकडील उन्हाळ्यामध्ये शेतात जायला हिरव जर असेल तर खूप मज्जा येत असेल ना तुम्ही जात असाल शेतामध्ये फिरायला वगैरे तिकड गावाकड हो. आम्ही शेतामध्ये जातो तर जातो तर पाणीही ते असतं तर खूप छान वाटतं हिरव. त्यामुळे करमत उन्हाळ्यामध्ये गावाकडे पण शहराच्या ठिकाणी नाही करमत जास्त उन्हाळ्यामध्ये गावाकडे हा ना ग. शहराच्या ठिकाणी इकडं खूप ऊन पडलेलं असतं कोणी बाहेर नसतं काही नसतं. आणि खूप म्हणजे असं जास्त हिरव वगैरे काही नसत ना त्यामुळे शहरांमध्ये जरा हेच वाटतं करमतच नाही बघ. मग तुझा अभ्यास कसा चालू आहे सध्या माझा अभ्यास होत नाही ग इथे. म्हणजे गावाकडे कसं जसजसा अभ्यास तसं कसं वातावरण असतं त्यामुळे गावाकडे अभ्यास काही होत नाही त्यामुळे शहराच्या ठिकाणी यावं लागतं. आणि इकड college school असं व्यवस्थित नसतात.

शेतामध्ये तर आपण हे असत ना आपले चटणी भाकर असल कांदा असल आणि काही पण असुदे शेतामध्ये कोणती पण गोष्ट असू दे खायला खरच खूप चांगली लागते शहरांमध्ये भाकर देखील व्यवस्थित जेवल्या जात नाही. जेवण देखील भूकच लागत नाही. इकडं आणि शहरांमध्ये फक्त यायचं कारण एकच आहे. जे आपलं गावाकड आहे ना चांगले शाळा नाही आहे. चांगले महाविद्यालय नाही आहे. त्यामुळे आपल्याला इकडं शहरांमध्ये यावं लागतं नाहीतर गावाकडं खरच खूप छान असतं शेतामध्ये तर मजाच खूप वेगळी असते हा ना बरं. हो. तुला तर माहितीच आहे गावाकडे किती करमत अशा time ला कारण जेव्हा सगळे म्हणजे school college सगळे बंद होतात तेव्हा सगळे गावाकडेच येतात ना शेती हे पाहण्यासाठी तर शेतात जातात खूप सगळे व्यवस्थित जेवण ते खूप शेतामध्ये वातावरण खूप छान असतं आणि अशा time ला घरी ही खूप करमत हा. गावाकडे पाणी वगैरे असतो का ग उन्हाळ्यामध्ये प्यायच्या पाण्याची सोय काय आहे हो गावाकडे थोडीफार अह टंचाई होते पण खूप पाणी असते गावाकड म्हणजे असं कधी जाणवत नाही की उन्हाळा आहे नाहीतर शहराच्या ठिकाणी नक्कीच जाणवतं ची कमतरता भासते. हो बरोबर आहे इकड पाण्याची कमतरता भासते आणि गावाकडे कस आहे ना पाण्याच पण इकड ना filter असतं jar वगैरे असतात. filter बसवलेले असते ते प्रत्येकाने घरी jar असतं तुमच्याकडे पण आहे का असं काही available

अच्छा स्वच्छ पाणी नसतंय का पाण्याची सुविधा available नाहीये का गावाकडे नाही गावाकडे पाण्याची सुविधा ते available नाही आता होईलच पण अगोदर तर नव्हत्याच अच्छा आणि light वगैरे असते का व्यवस्थित गावाकडे

तु राहते आहे बरं खेड्यांमध्ये म light वगैरे चांगल्या facilities नसतात आणि इकडे तसं असत ना इकडे hospital वगैरे पण available असतात तुझ्या गावांमध्ये कोणाला दुखायला लागलं तर hospital पण लवकर available नसतात गावाकडं हो गावाकडे तेच तर मोठा खूप problem असतो की hospital नसतात परत अह road रस्ते ते खराब असतात. त्यामुळे शहराच्या ठिकाणी येईपर्यंत time लागतो त्याने जास्त तब्येत ते खराब होती माणसांची परत पाणी हे दूषित दोस्त असतं इकडच वातावरण खूप fresh असतं जसं शहराच्या ठिकाणी प्रदूषण खूप असतं गाड्या हे ते धूळ असते प्रदूषण खूप वाढतं. पण शहराच्या ठिकाणी तशी प्रदूषणा ची काहीच भीती नसते. खूप free वातावरण fresh वातावरण असतं. पण येथे पाणी हे दूषित असल्यामुळे लोक जास्त आजारी पडतात. हा गावाकडे साथीचे रोग वगैरे खूप जास्त येतात. हा ना बरं. मी तर ऐकलं होतं. मागे आता सध्या पण डेंगू खोकला वगैरे ताप तापीची साथ आहे. डेंगू ताप वगैरे येते.

आरोग्य चांगले राहत नाही ना तर त्याने जास्त problem हा बरोबर आहे. गावाकडे कसं होतं ना पाणी व्यवस्थित भेटत नाही. प्यायला म्हणजे स्वच्छ पाणी नसत ना त्यामुळे बहुतेक तसं होतं असावं साथीचे रोग वगैरे होत असतील बहूतेक

जसं गावाकडे fresh वातावरण असतं एकदम आपण free राहू शकतो तसेच शहराच्या ठिकाणी वाटत नाही कारण गावाकडे आपण उन्हाळ्यामध्ये करमत तसं शहराच्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये तिकडे करमत नाही पाण्याची टंचाई भासते. तसं इकडे काही नसतं free वातावरण असतं. अगं इकडे वाळून परत गावाकडे कशी अशी मोकळी जागा असते. प्रत्येकाच्या घराच्या इथे

मोकळ हवा पण लागत नाही. गावाकडे मोकळी हवा असते आणि फक्त जे मुलं इकड आलेले आहेत ना शिक्षणासाठी समजा आलेले आहेत ते आई-वडिलांना सोडून त्यांची खुप परेशानी असते कारण त्याला जेवायला व्यवस्थित भेटत नाही mess वरती वरती व्यवस्थित जेवण भेटत नाही. हो आणि त्या मुलांना कसं गावाकडची सवय लागलेली असते त्यांना शहरातला त्या अन्नाचे रोज व्यवस्थित पचवल्या जात नाही काही नाही त्यांना असं ते आजारी पडू शकतात ना त्याने mess च भाजी आणि त्याने mess जेवायची सवय नसते mess च आवडत पण नाही कोणाला फक्त इथं राहण्याच कारण एकच असत की इतर म्हणजे शिक्षणाच्या सुविधा जास्त असतात college महाविद्यालय available आहेत आणि गावाकडून इकडे येण्यासाठी अं गाड्या वगैरे पण आता available झाल्या आहेतच

city च्या ठिकाणीच राहतात. गावाकडे एकदम तुरळक लोक राहिलेत जे आता शेती करायला तेच फक्त गावाकडे राहिले नाही तर इतर लोक तर जे शिक्षणासाठी आहेत ते तर शहराच्या ठिकाणी चाललेत. हा. खूप सगळे लोक ज्यांना काही नोकरी आहे. काही government server आहेत ते सगळे लोक जे आहेत ना ते शहराच्या ठिकाणी स्थायिक व्हायला लागले आणि गावाकडचं बरच स्थलांतर जे आहे ना ते स्थलांतर पण शहराकडे व्हायला लागलय. त्याचं कारण काय आहे तुला सांगता येईल का?

हो अगं गावाकडचं स्थलांतर city मध्ये व्हायले त्याच एकच reason आहे की इथालच्या शाळा college ते व्यवस्थित नाहीत परत इति hospital ते नाहीत

त्यामुळे ते जास्त आजारी पडतात नाहीतर city च्या ठिकाणी शिक्षण हे यासाठी जातात लोकं. जास्तीत जास्त लोकांना job regard test त्या ठिकाणी असतात आह त्यामुळे तिकडं शहरांमध्ये कसं आपल्याला एखादी वस्तू हवी असते. सध्या पण स्वयंपाक करतोय एखादी वस्तू पाण्यात पडले घरी कोणी घरी कोणी पाहुणे आले आहेत. एखादी वस्तू लागते काही फंक्शन असेल.

हो तसं गावाकडे नाही. बरोबर आहे गावाकडे कसं सहसा सगळ्या गोष्टी available होत नाही त्यातही बहुतेक कारण असावं की गावाकडे ची लोकसंख्या आहे आहे तीस स्थलांतरित होते जास्त स्थलांतरित शहराकडे वाढलेला आहे आणि पद् अह शहरामध्ये रोजगार सहज उपलब्ध होतात ते वेगवेगळ्या कपड्याचे दुकान असते वेगवेगळे दुकान असते मध्ये लोकं पण मी जास्त संध्या पार्ट टाइम जॉब करून पेमेंट पण मिळतात उत्पन्न मिळवतात आणि गावाकडे मला रोजगार रोजगार मिळतोच असं नाही कार पण कोणी भेटायला लागलाय शेती कमी राहिले ना आता सगळ्यांकडून सगळ्यांकडे परिस्थिती शेती पण नाहीये त्याच्यामुळे रोजगार कमी मिळायला लागला मग रोजगाराच्या शोधासाठी शोधा लोकं शहराकडे स्थलांतरित व्हायला लागलेत आणि शेतीच्या ठिकाणी कसं कसं असतं की उखाणे असं सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे लोकांना तिथे रोज रोजगार जास्त मिळतो त्यामुळे लोक जास्तीत जास्त स्थलांतरित शहराच्या ठिकाणी वाहिले प्रत्येक गोष्टीच्या त्यांना तिकडे available भेटायला मिळाला त्यामुळे त्यांचे इकडे म्हणजे खेड्याकडे कमी आणि शेतीकडे जास्त चाललंय गेलेले आहे.

तुम्हाला देशाला स्वातंत्र्य करायचं असल देशाची प्रगती पथावर जायचं असे तुम्हाला वाटत असेल देश आपला मोठा व्हावा. तर तुम्हाला देश वाटत असेल मोठा तुम्ही आधी खेड्याकडे चला आधी खेडे खेडे सुधारल. तरच देश सुधारल. असं महात्मा गांधी ने म्हटलं होतं. महात्मा गांधींनी खेडयाला खूप महत्त्व दिलं होतं. हो. आणि खेड्यामध्ये पण खूप करमत आणि आणि असं काही नसतं की city मध्ये खूप मध्येच म्हणजे माणसाची प्रगती होऊ शकते आणि खेड्यामध्ये होऊ शकत नाही खेड्यामध्ये देखील खूप प्रगती होते आणि city मध्ये देखील खूप प्रगती होते. शिक्षणासाठी लोकांना

आता बघा तसं बघायला गेलं तर खेडे पण समृद्ध व्हायला लागलेत आणि खेड्यांमध्ये पण वेगवेगळ्या facilities available व्हायला लागल्यात जास्त की light ची सवय झालेली पहिल्या काळात light नसायची आता light वगैरे सगळ्या सुविधा व्हायला लागल्या वेगवेगळे दुकान पण खेड्यामध्ये यायला लागले आहेत त्याच्यामुळे आता खेड पण कुठे आडाणी न वगैरे काही राहिलेलं नाहीये खेडेकर सुसंस्कृत व्हायला लागलय म्हणजे समृद्ध व्हायला लागलय. सगळ्या सुविधा available व्हायलेट खेड्यामध्ये पण हो. खेडे पण मागे राहिलेली नाहीये. शहर आणि खेडे दोन्हीपण चांगले आहे. अह

हॅलो आरती काय करती

होय बर

ह काय नाही आठवण आली म्हणल जवळ जवळ नवरात्रि येतीय आहे. हम्म मग नवरात्रिची काय प्लॅनिंग चालू आहे काय नाही विचाराव म्हणल रेखाला

काय नाही बाई चालू आहे आता तयारी चालू आहे म्हणा माझी पण

तस म्हणायच झाल तर तुमच्या कडे भारी असत आमच्या पेक्षा इकडच्या पेक्षा ग्रामीण भागा कडे जास्त नवरात्रि ही सिम्पल साधी सेलेब्रेट केली जाते हम्म पण पुणे हया ठिकाणी फ्लॅट म्हणा सोसायटी म्हणा हा हा

हा कास्ट्यूम म्हणा त्याचे कपडे हो हो म्हणा त्यांची वेशभूषा म्हणा प्रतेक काही तरी खूप छान हा मॅचिंग